आणि धबधबा हा वरतून खाली पडतो.

आणि अनेक प्रकारच्या फुलांचे हार इथे उपलब्ध आहे तसेच--

आणि स्टेज देखील आहे स्टेज वर एक लाल कलर ची खुर्ची आहे आणि दोन गुरुजी आहे.

आणि मेडीकल मध्ये जाण्या साठी तीन पायऱ्या आहेत मेडीकल च्या वरती टायगर बाम नावाचे बॅनर आहे.

रगडा पॅटीस नावाचे एक भारतीय खाद्य पदार्थ घेतले आहे आणि मोठ्या ताटा मध्ये--

हे सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधीक्षक कार्यालय आहे.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

रस्त्याच्या आजूबाजूला उंच उंच मोठी हिरवी झाडे आहेत.

इथे सात आठ लोके आहे त्या लोकांनी त्यांच्या डोक्यावरती टोप्या घातलेल्या आहेत.

ह्या चित्रात महादेवची पिंड आहे त्या पिंडीला केशरी कलर चे फूल वाहिलेले आहे.

ह्या चित्रात एक भव्य स्टेज आहे ह्या स्टेज वरती --

ह्या व्यायामाचे नाव आहे प्लॅन्क ह्या व्यायामाने शरीराला सुदृढ बनवते आणि हे एक--

रिक्षा च्या पाठीमागे एक जुनी बिल्डिंग आहे.

त्या त्यांचा एक हात वर आणि एक हात खाली असा डान्स ची करत आहे.

ह्या चित्रमध्ये नो लाइट हॉस्पिटल चे उद्धघाटन सोहळा आहे.

फुगे लावलेले आहेत आणि खाली दोन--

ह्या चित्रमध्ये लग्नाचे लॉंन आहे.

सायकल माणूस चालवत आहे आणि पाठीमागे दोन जण बसलेले आहेत.

ह्या चित्रामध्ये दोन मुले सारख्या रंगाचे कपडे घालून नृत्य करताना दिसत आहेत.

तसेच त्याला तारेचे खांबे बांधलेली आहेत अजुन ती पूर्ण होयची आहे.

हे एक मोठे बस स्थानक आहे तेथे एक जांभळा शर्ट चा माणूस जात आहे.

तेथे एक लाल रंगाची बस उभी आहे आणि अनेक प्रवासी आहेत.

त्याच्या समोरच्या बाजूस अनेक छोट्या छोट्या इमारती आहेत आणि --

ह्या चित्रामध्ये एक माणूस गोळ्या ओषधे विकत आहे.

आणि इथे ओडणी ड्रेस बिस ब्लाऊज पीस मिळतात.